नमस्कार
स्ट्रिंग एंड फाइल एट्रिब्यूट्स कंपॅरिझन इन बाश
वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत स्ट्रिंग कंपॅरिझन आणि फाईल ऍट्रीब्यूटस कंपॅरिझन
हे काही उदाहरणांच्या सहाय्याने जाणून घेऊ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
सुरूवातीला प्राथमिक ओळख करून घेऊ
बाश मधे स्ट्रिंगची तुलना करण्याच्या दोन पध्दती आहेत
1 प्रथम ऑपरेटर वापरून
दोन समान स्ट्रिंगची तुलना करण्यासाठी
2 दुसरे160 ऑपरेटर वापरून
दोन समान नसलेल्या स्ट्रिंगची तुलना करण्यासाठी
त्याचे उदाहरण पाहू
माझ्याकडे युजर इद तपासणारा साधा प्रोग्रॅम आहे
तुमच्या एडिटरवर फाईल उघडा आणि ती स्ट्रकंपेअर डॉट श नावाने सेव्ह करा
आता येथे दाखवलेला कोड तुमच्या स्ट्रकंपेअर डॉट श फाईलमधे टाईप करा
आता कोड समजून घेऊ
ही शेबांग लाईन आहे
व्होआमी ही कमांड करंट युजरचे युजरनेम दाखवेल
आयएफ स्टेटमेंट व्होआमी व्हेरिएबलच्या आऊटपुटची रूट ह्या स्ट्रिंगबरोबर तुलना करेल
येथे स्ट्रिंगची तुलना करण्यासाठी not इक्वॉल टीओ ऑपरेटर वापरले आहे
जर करंट युजर रूट युजर नसेल तर एचो हे स्टेटमेंट दाखवले जाईल
यू हावे नो परमिशन टीओ रन स्ट्रकंपेअर डॉट श एएस non रूट यूझर
येथे 0 डॉलर झिरो हे शून्य नंबरचे अर्ग्युमेंट आहे जे फाईलनेमच असते
युजर हा रूट युजर असल्यास वेलकम रूट
असे एचो करेल
येथे प्रोग्रॅमचे एक्सिट स्टेटमेंट आहे
आणि येथे फी ने आयएफ स्टेटमेंट पूर्ण केले आहे
एक्सिट स्टेटमेंट बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी स्लाईडसवर जाऊ
प्रत्येक प्रोग्रॅम एक्सिट statusरिटर्न करतो
यशस्वीरित्या कार्यान्वित झालेली कमांड 0झिरोरिटर्न करेल
चुकीची कमांड non झेरो व्हॅल्यू रिटर्न करेल
ही व्हॅल्यू एरर कोड समजली जाते
एक्सिट स्टेटमेंटची रिटर्न व्हॅल्यू कस्टमाईज करता येते
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
कीबोर्डवरील CtrlAlt आणि टीटी ही बटणे एकत्रिपणे दाबून टर्मिनल उघडा
प्रथम सिस्टीमचा करंट युजर कोण ते तपासू
टाईप करा व्होआमी एंटर दाबा
आऊटपुट म्हणून हे करंट युजरचे नाव दाखवेल
फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवू
टाईप करा चमोड x strcompareश टाईप करा strcomparesh असे आऊटपुट मिळेल यू हावे नो परमिशन टीओ रन डॉट स्लॅश स्ट्रकंपेअर डॉट श एएस non रूट यूझर
आता हाच प्रोग्रॅम रूट युजर म्हणून कार्यान्वित करा
टाईप करा सुडो डॉट स्लॅश strcompareश प्रॉम्प्ट पासवर्ड विचारेल
येथे तुमचा पासवर्ड द्या
वेलकम रूट
असे आऊटपुट मिळेल
आता फाईल ऍट्रिब्यूटस कंपॅरिझन बद्दल जाणून घेऊ
आता माझ्याजवळ असलेले उदाहरण पाहू
ह्यात दिलेली फाईल उपलब्ध आहे का तपासू
फाइल1 हे व्हेरिएबल आहे ज्यात फाईलचा पाथ संचित केला आहे
नंतर एफ फाईल उपलब्ध आहे का आणि ती सामान्य फाईल आहे का ते तपासेल
कंडिशन ट्रू असल्यास फाइल एक्सिस्ट्स एंड इस आ नॉर्मल फाइल असे एचो करेल
अन्यथा फाइल डोएस नोट एक्सिस्ट असे एचो करेल
फाईल कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा
टाईप करा चमोड प्लस एक्स फाइलएट्रिब डॉट श टाईप करा डॉट स्लॅश फाइलएट्रिब डॉट श असे आऊटपुट मिळेल फाइल एक्सिस्ट्स एंड इस आ नॉर्मल फाइल
आता फाईल रिकामी आहे की नाही ते तपासू
प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यापूर्वी एम्प्टी डॉट श नावाची रिकामी फाईल बनवू
टाईप करा गेडीत एम्प्टी डॉट श एम्परसँड साइन सावे वर क्लिक करून फाईल बंद करा
आता एफ ह्या ऍट्रीब्यूटच्या जागी स् ऍट्रीब्यूट वापरू
येथे फाईलनेम बदलू
टाईप करा emptyश आता पहिल्या एचो स्टेटमेंटमधे बदल करून हे लिहा फाइल एक्सिस्ट्स एंड इस नोट एम्प्टी आणि दुस या एचो स्टेटमेंटमधे हे लिहा फाइल इस एम्प्टी Saveक्लिक करा
टर्मिनलवर जा
प्रॉम्प्ट क्लियर करा
कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा डॉट स्लॅश फाइलएट्रिब डॉट श एंटर दाबा
फाइल इस एम्प्टी असे आऊटपुट मिळाले
आता दुसरे फाईल ऍट्रिब्यूट पाहू जे एखाद्या फाईलला राइट परमिशन आहे का तपासेल
प्रोग्रॅमवर जाऊ
स् ह्या ऍट्रिब्यूटच्या जागी व्ही बदलू
आता पहिले एचो स्टेटमेंट बदलून यूझर हस राइट परमिशन टीओ थिस फाइल आणि दुस या एचो स्टेटमेंटमधे बदल करून असे लिहा यूझर दोएसंत हावे राइट परमिशन टीओ थिस फाइल सावे क्लिक करा
ह्या उदाहरणासाठी मी वेगळी फाईल वापरणार आहे
मी वाचता न येणारी किंवा लिहिण्याची परवानगी नसलेली फाईल सिलेक्ट करणार आहे
फाईलपाथ बदलून तो स्लॅश ईटीसी स्लॅश मायस्क्ल स्लॅश डेबियन डॉट cnfकरा
Saveक्लिक करा
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
अप ऍरोचे बटण दाबून एंटर दाबा
हे आऊटपुट मिळेल
यूझर दोएसंत हावे राइट परमिशन टीओ थिस फाइल
आता फाईल ऍट्रिब्यूट्सवर आधारित दुसरे उदाहरण पाहू
उदाहरणार्थ आपण फाइल1 ही फाइल2 पेक्षा नवी आहे का ते तपासू
आता प्रोग्रॅम पाहू
fileattrib2श हे आपले फाईलनेम आहे
कोड समजून घेऊ
आपल्याकडे फाइल1 आणि फाइल2 ही दोन व्हेरिएबल्स आहेत
मी दोन रिकाम्या फाईल्स आधीच बनवून ठेवल्या आहेत
येथे फाइल1 ही फाइल2 पेक्षा नवी आहे का ते तपासू
कंडिशन trueअसल्यास फाइल1 इस न्यूवर थान फाइल2 असे प्रिंट होईल
अन्यथा फाइल2 इस न्यूवर थान फाइल1 हे प्रिंट होईल
हे दुसरे आयएफ स्टेटमेंट आहे
येथे फाइल1 ही file2पेक्षा जुनी आहे का ते तपासू
कंडिशन ट्रू असल्यास फाइल1 इस ओल्डर थान फाइल2 असे प्रिंट होईल
अन्यथाfile2 इस ओल्डर थान फाइल1 हे प्रिंट होईल
टर्मिनलवर जा
प्रथम empty1श फाईलमधे काही बदल करू
त्यात एचो स्टेटमेंट समाविष्ट करू
टाईप करा एचो डबल कोटसमधे ही डबल कोटसनंतर ग्रेटर थान साइन एम्प्टी ओने डॉट श
एंटर दाबा
स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यायोग्य बनवू
टाईप करा चमोड प्लस एक्स फाइलएट्रिब2 डॉट श आता टाईप करा डॉट स्लॅश फाइलएट्रिब2 डॉट श हे आऊटपुट मिळेल फाइल1 इस न्यूवर थान फाइल2 फाइल2 इस ओल्डर थान फाइल1 आता empty2श फाईलमधे बदल करू
यात एचो स्टेटमेंट समाविष्ट करू
टाईप करा एचो डबल कोटसमधे हॉव आरे यू कोटस नंतर ग्रेटर थान साइन empty2श
प्रॉम्प्ट क्लियर करून घेऊ
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
000945 000944 अप ऍरो दाबा
fileattrib2sh वर जाऊन एंटर दाबा
हे आऊटपुट मिळेल फाइल2 इस न्यूवर थान फाइल1 आणि फाइल1 इस ओल्डर थान फाइल2 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
थोडक्यात पाठात शिकलो स्ट्रिंग कंपॅरिझन फाईल ऍट्रिब्यूटस f s w nt आणि ot ही ऍट्रिब्यूटस
असाईनमेंट म्हणून आणखी काही ऍट्रिब्यूटस वापरून पहा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे